कृषी बद्दल माहिती सांगू शकता का?

ते मला कृषी कशी करते त्याचे तोटे फायदे थोडा सांगणं का? बरं बरं तर आपला भारत देश जो आहे हा कृषी प्रधान देश आहे. आणि आपल्या देशात आणि महाराष्ट्रात सुद्धा सुमारे 60 ते 65 टक्के लोक शेती व्यवसायच करते शेतीवर अवलंबून आहे.

काही भागांमध्ये. कोरडवाहू शेती आहे.

कोरडवाहू शेतीमध्ये. मग कोरडवाहू शेतीमध्ये जलसिंचनाची. केली जाते. सुविधा केली जाते.

आणि कापूस कापसापासून कापड तयार होतो.

म्हणजे कच्च्या मालासाठी आपल्याला शेतीवर. शेतीवरच अवलंबून राहावे लागते.

म्हणजे शेती करणं सुद्धा आवश्यक आहे.

आणि आपली अन्नाची गरज जी आहे. ती शेतीतूनच भागून राहिली आहे. Audio not clear

पहिले तिचा. पोत बघितला जातो. हवामान आहे

आता. बेगमृद्ध आहे. त्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहे.

कापसाचे पीक त्या मृदेमध्ये चांगल्या प्रकारे होऊ शकते.

चांगलाच प्रकारे होत असते. हो. म्हणून या कापसाला. त्यांचं सोनं म्हटलेलं आहे. काही काही भागांमध्ये कापसाचे पीक चांगलं होते जसं आता.

तर त्या भागात सुद्धा कापसाचे पीक चांगलं होते. पश्चिम महाराष्ट्र मध्ये उसाच पीक चांगलं होते.

म्हणून साखर कारखाने जे आहे. ते साखर कारखाने आपल्याला जास्त तिकडेच दिसते.

कारण हा ऊस जो आहे. हा लवकर ना खराब होण्याच्या याच्यात असतो. 24 तासाच्या आत. 24 तासाच्या आत तो कारखान्यात पोहोचला पाहिजे.

नाहीतर त्यातलं शर्करेच प्रमाण जे आहे.

ते कमी कमी होत जाते.बरं. हाय ना.वजन घटणार. पीक आहे ते.

म्हणून जिथे आपल्याला साखर कारखाने असतात. त्या भागातच उसाचे पीक. दिसत असते.

नंतर जगातील प्रत्येक देश जी आहे. ते काही ना काही गोष्टीसाठी एकमेकांवर अवलंबून आहे.

आणि कच्चा मालआपल्या देशातून काय दुसऱ्या देशात जातो. दुसऱ्या देशातला आपला आपल्या देशात येतो पक्का माल

जी आहे मातीची आहे.जी शेतातील माती आहे. हवामान आहे.यावर अवलंबून असते.

जसा आपला भाग आहे आपल्या भागामध्ये संत्रा. मोसंबी. याचा पीक घेतलं जातं. आपल्याला हे पीक दिसतात.

नाशिक कडे पाहिलं तर द्राक्षाच्या बागा. भाग्य दिसतात आपल्याला

मग तसंच आपण एखाद्या वर्षात तीन वेळा पिकं घेऊ शकतो.

ज्याच्या शेतामध्ये पाण्याची सुविधा आहे.

ते लोक तीन वेळा पीक घेत असतील पावसाळ्यातील घेतात हिवाळा ती घेत असते खरीब पिक घेतात रब्बी पिक घेतात उन्हाळ्यात सुद्धा भुईमूग ज्यांच्याकडे पाण्याची सोय वगैरे आहे. ते भुईमूग वगैरे घेत असतात. नंतर कोरडवाहू शेतीमध्ये जमिनीचा ओलावा कमी असतो.

मगाशी कोरडवाहू जमीन गुजरात राज्यात. चला तर राज्य आहे महाराष्ट्र आहे. आहे राजस्थान आहे. मी कोरडवाहू शेती दिसते.

पण अशा ठिकाणी सुद्धा जलसिंचनाच्या सुविधा करून शेती केली जात असते. हो म्हणजे हे कृषी करण हे आवश्यकच आहे एक हो आवश्यकच आहे ना कृषी करणं कृषी करणार नाही तर आपण उपाशी राहू ना आपण आपलं पोट भरण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज आहे ना आपल्याला शेतीतूनच मिळणार आहे ना धन्य धन्य धान्य जे आहे ते शेतीतुनच मिळणार आहे .

हा म्हणजे अशी करणे ही गरजच आहे आपल्याला एक प्रकारची

ठीक आहे धन्यवाद मॅडम